ते पण शो. म्हणजे त्याने एवढं क्रेझी फॅन आहो ना आम्ही त्यानं कोणतापण अह रिऍलिटी मधे रिऍलिटी शो मधे गेला ना ते शो मी बघतो म्हणजे बघतो. त्या आयफा अवॉर्ड्स मधी पण त्यानं डान्स केलाय बघ त्या क्विक स्टाईल सोबत ते पण बघलो. आणि त्यानं जे जे म्हणजे त्यानं प्रत्येक मूव्ही त्याची आवडते. असं नाही की त्यानं आवडला मला सगळंच आवडतं. त्याचं, स्माईल आवडते, त्याचं म्हणजे जे ड्रेसिंग स्टाईल ते आवडते. त्याचं बिहेविअर आवडते. सगळंच आवडते. मला लय फेव्हरेट आहे सलमान खान. खूप छान आहेत बघ त्याचे ड्रेसिंग स्टाईल सुद्धा म्हणजे त्याचा तू म्हणल्याप्रमाणे की त्याने आता ओल्ड झाला तरी पण त्याने यंगच असा वाटतो. तर हो, अगदी बरोबर आहे बघ तू म्हणल्याप्रमाणे. त्याने एवढा म्हणजे त्याचं आताचं जे एज आहे ते म्हणजे आधीपेक्षा म्हणजे तो एवढा ओल्ड झालेला आहे तरीसुद्धा तो किती छान वाटते म्हणजे अट्रॅक्टीव्ह वाटते आणि त्याच्या चेहऱ्याकडे बघितल्यावर, एक पण असायचा जसं कि या पिक्चर बद्दल आपण या मैंने प्यार किया या पिक्चर बद्दल बोलत आहोत तर त्या पिक्चर मधे त्याचं जे बॉडी आहे तर ती किती स्लिम अशी आहे म्हणजे तो आधी तसा होता.

आणि मला म्हणजे त्या पिक्चर मधून असं प्रेम कहाणीबद्दल सांगून म्हणजे बऱ्याच अशा छान गोष्टीपण ऐकायला भेटल्या तुझ्याकडून पण आणि खूप छान वाटलं बघ. थँक यू राजेश्वरी. थँक यू शुभांगी.

मस्त. अं आपण आज ना working women अं या concept वर बोलूया. ठीके? Concept म्हणजे आपण ते आयुष्य जगतोच. संसार सांभाळून जॉ job करणं, नोकरी करणं. विव्हाळणारी परिस्थिती त्याला तोंड देतो. तर त्याच्याबद्दलचं एकमेकींशी बोलूया, जेणेकरून मला वाटतं कि आपलं अं

अं तू काय विचार करते, म्हणजे अं जेव्हा आपण लग्न करतो आणि लग्न करून, घर सांभाळून, संसार स सांभाळून आपल्याला job करायचाय. हा विचार आपण पक्का असतो आपल्या मनात. त्याच्याबद्दल तू काय विचार करते? पहिली गोष्ट म्हणजे अं प्रत्येक स्री जेव्हा हा निर्णय घेते, कि मला लग्नानंतर मला सगळं सं सांभाळून म्हणजे आपला संसार सांभाळून.

तिथे आपण प्रत्येक स्री तिथेच तयार असते, कि सगळ्या गोष्टींना सामोरे जाण्यासाठी ती मुळात सुरुवातीलाच तयार असते. जे काही होईल ती सगळ्या गोष्टी स्वतः अं manage करून. प्रत्येक अं manage करून दोन्ही गोष्टी सांभाळणार. पण मी दोन्ही गोष्टी करणार. तिथे ती सुरुवातीलाच तयार असते, कि नाही मला ह्या दोन्ही गोष्टी करायच्याच आहेत. हा विचार करूनचं ती स्वतः पुढे चालते.

अं आणि पूर्वीचा काळ वेगळा होता. म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये अं आपल्या आजी असेल किंवा आपली पंजी असेल त्यांच्या काळामध्ये अं पुरुष आणि बाई त्या दोघांच्या अं ज्या काही भूमिका होत्या, त्या अश्या अं विभागलेल्या होत्या. म्हणजे बाईने फक्त घर बघायचं. घरातल्या सदस्यांची काळजी घ्यायची. त्यांच्या आवडी-निवडी जपायच्यात. अं म्हणजे घर मूल

आनंदाने करत होत्या. त्या गोष्टी लादल्या नव्हत्या, कि बाबा तू बाई आहेस, म्हणून तू घरातचं थांबलं पाहिजे. ह्या लादल्या नव्हत्या. असतीलही काही ठिकाणी, जे आपल्याला नाही माहित पण काही बायका खूप मनापासून हे करत होत्या. एकदम बरोबर . एकदम बरोबर. आता अं म्हणजे मुली मुली शिक्षण घेण्या सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाची दारं आपल्यासाठी उघडी केली. मुली शिक्षण घ्यायला लागल्या.

So अं म्हणून अं मग लग्न झालं तरी आपण थांबायचं नाही. आपल्याला दोन्ही जबाबदाऱ्या तितक्या सक्षमतेने पेलवायच्या आहेत. याची तयारी आपण मानसिकरीत्या करून घेतलीये. बरोबर?

पण अं जरी आपण करून घेतली असेल हि तयारी, तरी आपल्याला अनेक व्यक्तींना तोंड द्यायला लागतं. बरोबर? म्हणजे अं तू तुझं काय अनुभव आहे. तूपण job करते. लग्न झालंय. तुझं काय अनुभव आहे. काय गोष्टी struggle करावे लागतात. तर आपण ह्या सगळ्या गोष्टींना सुरुवातीपासून तयार असतो. म्हणजे तेव्हा तर आपण तयार असतो. पुढे प्रत्यक्षात काय काय आपल्या समोर येणार आहे, ह्या गोष्टीची कोणालाच कल्पना नसते. पण जश्याजश्या अचानक गोष्टी समोर येतात. काही म्हणा चांगल्या, वाईट काही म्हणजे दोन्ही गोष्टी सांभाळण्याच्यामध्ये, हा तर दोन्ही गोष्टी सांभाळण्याच्या मध्ये, ज्या गोष्टी आपल्या अचानक समोर येतात, त्याला पण म्हणजे तितकंच सामोरं जायचं असतं आणि आपण जातो. कोणतीही घाई असेल तरी बाबा नाही माझा job सुटता कामा नये. किंवा माझा व्यवसाय थांबता काम नये. किंवा माझं नातं तिथेही कुठे मी कमी पडता कामा नये. ह्या दोन्ही गोष्टी सांभाळून, प्रत्येक मुलगी प्रत्येक स्री एक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

हा म्हणजे दोन्ही गोष्टी शक्य होईल तितकं आपल्या परीने आपण त्या गोष्टींना न्याय देण्याचा प्रयत्न करत असतो. ती कोणत्याच गोष्टींना give up करत नाही. कितीही पुढे संकट आली तरी. बरोबर आहे. एकदम बरोबर आहे.

गोष्ट matter नाही करत. करत असतील काही गोष्टी काही जणांसाठी. पण मला नाही वाटतं कि पेहेराव हा कुठेही मध्ये आलाय किंवा काय. हा बदल हा गरजेचाच आहे ना प्रत्येक गोष्टीत. आणि बदल म्हणण्यापेक्षा आपल्या comfortness काय आहे.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

बा बाईचं पूर्ण अंग झाकलंय, याच्या अं इथपर्यंत ठीके. पण तिने अं साडीच नेसली पाहिजे, हेच केलं पाहिजे. ह्या गोष्टींचं बंधन नसलं पाहिजे. मला असं वाटतं. किंवा आपण आपल्या घरामध्ये एक working woman ला सून म्हणून आणतोय. बायको म्हणून आणतोय. तेव्हा हि गोष्ट अं आपण अं स्वीकारली पाहिजे, कि ती आजच्या काळातली मुलगी आहे, तिला घर सांभाळून नोकरी करायचीय. त्यामुळे पेहेरावाचं बंधन तिच्यावर असता कामा नये, असं मला प्रामाणिकपणे वाटतं.

कि ती मुलगी दोन्ही बाजूंचा विचार करून पुढे चालते. तसं तुम्ही पण कुठेतरी तिचा विचार केला पाहिजे.

दुसरी एक महत्वाची गोष्ट, अं पेहेरावाबरोबरच आता समजा आपण दहा ते सहा अं नोकरी करत असू. सकाळी दहा ते सहा. तर त्याच्यानंतर त्या त्या वेळेमध्ये आपल्याला नोकरीच्या ठिकाणी पण boss चं tension असतं. boss एक अं एका स्वभावाचा असतो. काही काही काही वेळेला तापट असतो. काय बोलायचं त्याला म्हणजे आपण असं म्हणतो कि boss is english मध्ये एक वाक्य आहे, कि boss is always right

म्हणजे तो जरी गाढव काम जरी आपल्या अं गाढव जरी असे विचार आले, तरी त्याला आपल्याला अं राजाचं बोलायला लागतं. तो बोलेल तेच बरोबर आहे, ह्याच अं दृष्टीने आपल्याला काम करावं लागतं. मग अश्यावेळी त्याच्या चुकीच्या गोष्टीपण आपल्याला सहन कराव्या लागतात. बरोबर? कामाच्या ठिकाणचं वातावरणपण आपल्यावर परिणाम करत असतं. मग अं हा अं जो काही आठ तासाचा ताण सहन करून आपण घरात जातो, त्यावेळी आपल्याला आपल्याला हे तब्येत बिघडते.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

तो काहीही काहीही बोलत असेल, किंवा काही किती चिडचिड केली असेल, काही केलं असेल. ते आम्ही आठ तासाच्या वर घरी आन येताना कुठेच घरी घेऊन येत नाही. त्याचा किंवा त्याचा परिणाम आम्ही आमच्या संसारावर किंवा आपल्या, घरातल्या असणाऱ्या कामांवर कधीच पडू दिला नाही. जो कि पडू पण देऊ नये. आणि त्याच्यामुळे कुठलीहि टोकाची पण भूमिका कि बाबा असा आहे. boss तसा आहे, तसा आहे त्यामुळे job सोडून दिला पाहिजे, हि ह्या गोष्टीवर किंवा आम्ही आतापर्यंत खूप म्हणजे खूप Control ठेवलंय. कि नाही ठीके काय बोलतोय बोलू दे. ते बोलेल परत विसरेल. ह्या गोष्टीमुळे आम्ही matter केले नाहीत. कारण कि आम्ही दोन्ही बाजूने विचार करतोय कि आपल्याला नोकरी पण करायचीय.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

पण शक्य तेवढं आपण ignore करू शकतो ना त्याच्या बोलण्याकडे. किंवा काय. आपण आपलं काम अगदी चोखपणे केलं. तर ह्याचा जास्त परिणाम होणार नाही, आपल्यावर असं मला वाटतं.

मुळामध्ये आपण जर नोकरी करतोय, तर आपल्यापेक्षा कोणीतरी वरिष्ठ असणार आहे. बरोबर? त्याच्या कामाची पद्धत वेगळी असणार आहे. even प्रत्येक व्यक्तीची कामाची पद्धत वेगळी असते. प्रत्येक माणसाचे विचार वेगळे असतात. तर त्याच्यावर आपण क अं म्हणजे control ठेऊ शकत नाही. तर समोरचा कसा वागतो, ते जास्त matter आपल्यावर परिणाम करून न घेता. आपलं काय तिथली भूमिका आहे, हे आपल्याला जर स्पष्ट असेल. तर आपण जास्त चांगलं काम करू शकू. आणि मला वाटतं, अं वरिष्ठ म्हणून त्यांना जसं काही अं अं काही गोष्टींचा अधिकार आहे. तसंच मला वाटतं कि आपल्याला आपली सुद्धा काही कर्तव्ये आहेत. आपणच जर आपल्या कर्तव्यात कमी नाही पडलो, तर आपल्याला नक्कीच अं व्यवस्थित अं हा ताण handle करता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 त्याच्यापुढे कितीही काही त्या दिवसभरात घडलं असेल किंवा boss बडबड ओरडले असतील. किंवा काय pressure आलं असेल कामाचं, तर आठ तासात आपण आपल्याला माहित. आपण प्रामाणिकपणे काम केलंय. तर तिथून office मधून बाहेर पडतांना तो ताण आपल्या डोक्यात किंवा आपल्या शरीरावर कुठेच त्याचा परिणाम करत नाही. हा माझा तरी अनुभव आहे आतापर्यंत. बरोबर. एकदम बरोबर.

पण अं हि गोष्ट आहे खरी कि अं प्रत्येकालाच अं संतुलित ठेवता येत असं नाही, सगळ्याचं गोष्टी. माणूस आहे असतात. हम्म तर मला वाटतं कि ह्याच्यावर आपण जर काम केलं, आपल्या स्वतःच्या मनस्थितीवर तर नक्कीच balance राहू शकतो. कारण नोकरी आपण आपल्या स्वतःसाठी करतो. आपली स्वतःची इच्छा आहे, म्हणून करतो. किंवा कुटुंबाची आर्थिक गरज आहे, म्हणून पण करत असू.

त्याचा ताण आपल्या सदस्यांवर येईल घरातल्या.

कारण अं नवरा म्हणून अं नवऱ्याच्या आपल्या काही आपल्याकडं त्याच्या काही अपेक्षा असणार आहेत आपल्याकडून. मुलांच्या काही असणार आहेत. सासू-सासऱ्यांच्या काही असणार आहेत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

एक स्री करतेच. कुठल्या म्हणजे अं काही म्हणजे आपण सगळ्यांचं बोलू शकत नाही. पण आपल्या अनुभवावरून माझ्या अनुभवावरून तरी मी सांगते, कि ह्या गोष्टी आपण ठरवल्या तर balance होऊ शकतात.

आणि मला काय वाटतं, कि तुला काय वाटतं म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये घरातल्यांची भूमिका कशी असली पाहिजे. असं तुला वाटतं. हा. खूप महत्वाचा मुद्दा आहे हा. कि जेव्हा आपण आपली सून किंवा मुलगी म्हणा. आपण म्हणा सून.

नऊला बाहेर पडायचंय, job साठी बाहेर पडायचंय. time मध्येचं बाहेर पडायचंय. त्यामुळे सासूने आपल्याला केलेली मदत. नवऱ्याने सांभाळून घेतलेली ती situation. हे खूप अं खूप महत्वाचं असतं. प्रत्येकाने आपल्या सुनेला किंवा बायकोशी ह्याच म्हणजे अश्याच पद्धतीने सांभाळून घेतलं पाहिजे, असं मला वाटतं. तेव्हा ती तेव्हाच जाऊन ती मुलगी ती सून किंवा ती बायको, पुढे ती आठ तास तेवढ्याच उत्साहाने, कि बाबा हा चला आपल्या घरचे आपल्याला सांभाळून घेणारे आहेत. त्यामुळे ती जाऊन तिथे ते आठ तास जे काही काम करेल, ते प्रामाणिकपणे करेल. आणि त्याच पद्धतीने ती उत्साहाने ती घरी सुद्धा येईल. एकदम बरोबर. एकदम बरोबर मुद्दा आहे.

आपली सून जर घराच्या बाहेर पडतेय, कामासाठी. अं तर नक्कीच तिच्या मानसिक स्थितीला सांभाळून घेणं. किंवा तिच्यासाठी एक आनंदी वातावरण घरी ठेवणं. शक्य होईल तितकी अं तिला मदत कारण गरजेचं आहे. पण मला असं वाटतं, कि luckily तुला भेटली तशी माणसं. पण प्रत्येक व्यक्तीला ती नाही. हो कि नाही. प्रत्येक अं प्रत्येक घरची मंडळी प्रत त्या मुलीला सांभाळून घेतीलच असं नाही. प्रत्येक माणसं मुलीला किंवा बायकोला असं अशी माणसं मिळाली. मी असं म्हटलं कि मला जसं मिळालंय. असं अशी माणसं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

अं किंवा हि जी काही अं बघण्याचा दृष्टिकोन आहे, हा बदलला पाहिजे. तर आपली सून जर शिकलेली आहे. तीसुद्धा कामाला जाणार आहे. तर तीसुद्धा आपल्या घराला हातभार लावणार आहे. तर जितकं सह सहयोग आपण आपल्या मुलाला करतोय. तितकंच त्या मुलीला किंवा त्या सुनेला पण केलं पाहिजे. आणि सुनेचं हि तितकंच कर्तव्य आहे, कि आपल्या घरातल्यांना मंडळींना आपण आपल्याला शक्य होईल तितका आनंद देता आला पाहिजे. मग मग घरातल्या कामावरून जर वाद होतं असतील, तर घरातल्या कामाला आपण एक housemade लावू शकतो. जेणेकरून सासू-सासऱ्यांवर पण ताण येणार नाही. घरातल्या मंडळींवर पण ताण होणं येणार नाही. आणि सगळं balance राहील. एखाद्या आणि एखाद्या गरजू व्यक्तीला त्याच्यामुळे रोजगार पण मिळेल. हो कि नाही? जर तुमच्या अडचणी असेल तर

कारण कारण बऱ्याच वेळा वादाची कारणं हीच असतात. घरातली काम हो अं pending असतात.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 ती प्रयत्न करत असते, कि दोन्ही गोष्टी कशा अं सांभाळ अं handle होतील. किंवा कशा सांभाळता येतील. त्यामुळे दोन्ही बाजूंनी जर विचार केला गेला. तर ठीके. अं हिला थोडा उशीर होतोय. तर आपण एखादं काम उरकून घेऊ किंवा काय. तिला थोडी मदत करू. ह्या दो अशा दृष्टीने जर बाजूंनी विचार केला ना, तर एक मुलगी, एक सून, एक बायको. चांगल्या पद्धतीने बाहेर काम हि करेल. आणि तुमचं तिचं नातं हि खूप छान सांभाळेल. आणि तुम आणि ते ते अं त्यांचा संसार खूप सुखी होईल. ह्या सगळ्या गोष्टीमुळे आणि त्यासाठी घरच्यांनी पण तेवढ्याच अं positive पणे, बघितलं पाहिजे प्रत्येक गोष्टीकडे.

जसं कि आपला मुलगा कामाला जातोय. तसंच आ आपण जसं त्याची काळजी घेतो. त्याला जशा पद्धतीने बाहेर पाठवतो, तसंच जर प्रत्येकाने आपल्या सुनेची काळजी घेतली. तर मग अं कुठेच म्हणजे असं भांडणाचं टोक सुद्धा येणार नाही बाहेर. असं मला वाटतं. आणि जसं त्यां ते सुनेची काळजी घेतात, तसं सुनेचं पण आपलं पण कर्तव्य असतं, कि घेतलीच पाहिजे.

आपल्याला स्वतःला मनापासून वाटलं पाहिजे, कि हे माझं कर्तव्य आहे. आणि मी हे केलंच पाहिजे. जसं कि माझ्या आई-वडिलांसाठी मी करणार मग माझ्या सासू-सासऱ्या सासू-सासऱ्यांसाठी पण मी करणार आहे. केलं पाहिजे. मी करणार. नाहीतर

तर संवेदनशीलरित्या विचार करतात, कि ना माझ्या सासू-सासऱ्यांना त्रास झाला पाहिजे. ना मला त्रास झाला पाहिजे. तर आपण midway काढूया. आपण दोघ जर आर्थिकदृष्ट्या सक्षम आहोत. आपण नोकरी करतो, तर त्याची म्हणजे नक्कीच आपण घरामध्ये एक housemade ठेऊ शकतो. जी आपल्या सासू-सासऱ्यांकडे पण मी नसेल त्यावेळेस काळजी घेईल. घरातली काम बघेल. आणि मग त्याच्यामुळे कामाचा ताण येणार नाही. मी घरी आल्यावर आनंदी वातावरण असेल, एकत्र छान चहा घेऊ. गप्पा मारू. अं weekend च्या दिवशी म्हणजे saturday sunday ला आपण फिरायला जाऊ शनिवार, रविवारी.

प्रत्येक कुटुंबामध्ये असे छान विचार आले ना, तर माझाही पहिल्यापासून हाच मुद्दा आहे. कि प्रत्येक गोष्टी जर तुम्ही प अं सक्ष positive ने बघितल्या ना, किंवा कुठेतरी कुठल्या अशा गोष्टीचा विचार केला ना. कुठेच म्हणजे प्रत्येक संसार सुखाचा होईल. आणि एक अं काम करणारी working woman पण खूप चांगल्या पद्धतीने पुढे जाईल. Very good म्हणजे नक्कीच. खरंच हि आणि हे बदल होतायेत. असं नाही कि होतं नाही. आता अं जसं जसं काळ बदलतोय, तसा तसा बदलतायेत ह्या सगळ्या गोष्टी. अं पण मला असं वाटतं, कि अं सतत अं सतत नकारात्मक गोष्टींच्या प्रभावात जर आपण राहिलो, म्हणजे सतत नकारात्मक गोष्टी ऐकल्या. सासूने सुनेचा छळ केला. सुनेने सासूला त्रास दिला. ह्या सगळ्या गोष्टी जर ऐकत राहिलो ना, तर त्या गोष्टींचा नक्कीच प्रभाव होतं असतो आपल्यावर. त्यामुळे असं नकारात्मक गोष्टींपासनं आपण बाजूला राहायचं. शक्य असेल तरीपण त्या नकारात्मक गोष्टी आपल्या आयुष्यातनं काढूनचं टाकायच्या. तशे माणसं पण आणि अं तश्या गोष्टीपण. जेणेकरून आपल्या घरातल्या आपण अं वातावरण आपण positive ठेऊ शकू. सकारात्मक ठेऊ शकू.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

काही जबाबदाऱ्या आहेत. त्या गोष्टीत पण तेवढीच तुम्ही तिची साथ दिली पाहिजे. कुठे असं नाही विचार केला पाहिजे, आता हीच लग्न झालंय किंवा नाही. तिकडचं सगळं संपलंय. म्हणजे हा विचारचं कुठे आला नाही पाहिजे. ती जे करते ती दोन्ही गोष्टी handle करायला त्या.

पण आजकाल आई-वडीलसुद्धा मुलींच्या शिक्षणावर अं तेवढाच खर्च करतायेत. अं असं नाही कि प पूर्वीच्या काळी फक्त मुलाला शिकवायचे आणि मुलीला शिक्षण म्हणजे अं एवढं प्राधान्य दिलं नाही जायचं. मुलींच्या शिक्षणाला. आजकाल मुलगा आणि मुलगी दोघांनाही अं तितकंच आईवडील तितकाच खर्च करून शिकवतात. So मग कधी कधी तर एकचं मुलगी असते. अं मुलगा पण नसतो आईवडिलांना. तर तिचं कर्तव्य असतं. आणि जरी मुलगा असेल तरीपण

काम करणाऱ्या मी जसं करतेय, तसं तू पण कुठेतरी माझ्या आई-वडिलांकडे लक्ष दिलं पाहिजे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी जर दोन्ही बाजूने छान झाल्या समजून घेतल्या ना. थेट तडा जाणार नाही.

तर नक्कीच वादविवाद अं होणार नाहीत. आणि नाती सांभाळली जातील. अं नात्यावरून अं नात्यांमध्ये तडा जाणार नाही. आणि ती सुखरूपपणे सांभाळली जातील. बरोबर?

आपण सगळ्यांना तर अं आपण स्वतः तर ह्या मार्गावरनं चालण्याचा प्रयत्न करतोयेत. पण अं मी म्हणेल कि प्रत्येक मुलाने आणि मुलीने जर हे विचार मनामध्ये ठेवले, आणि जर वागलं तर नक्कीच संसार यशस्वी होतील. यशस्वी होतील कोणतेही नाती तुटणार नाहीत.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 बरोबर. आपण आता थांबूया. मला वाटतं कि आपण बऱ्याच सकारात्मक चर्चा केली ह्या विषयावर.

हो झाल तुमच झाल हो आमच पण जेवण हम्म काय करते सध्या तु? काही नाही बसले होते निवांत गरम खूप होतो यार मस्त पंखा लावलाय छोटी खिडकी म्हणून तरी असि तरी बसली विहानला वरच्या घरी पाटवले झोपायला त्याच्या आजी बरीबर गेला आहे तो मग ते दोघेजणी एकत्र असले की मग काम करून देत नाही नुसते मस्ती करतात आणि झोपत पण नाही

तर अस गरमी होते ग आणि आता माहिती आहे अं भांडी वगेरे घासली सगड किचन आवरलणा हम्म मागून पूर्ण ओली झाली होते मी फूल ओली हम्म घामामूळे हो काय चालय?

काल न्यूज आली होती तेच ह्याच्या बाबतीत होती Job related म्हणजे की आपल्या देशामध्ये किती तरी असे लोक आहे की बाबा

हो आता कस मी तुला सांगू का मी आता तुला माझच सांगते मी येवडी MSCML आहे मी अजून चांगला एक पण मी जॉब साठी गेल्या नंतर माहिती आहे दहा हजार पंधरा हजार म्हणजे पंधरा तर विचारुच नको दहा पासून सुरवात फक्त हम्म आता तु सांग दहा हजार महिन्या वरती येतक सकाळी सात वासता जायच दुपारी चार वासता यायच कस जमेल तु सांग बर खर तर खूप सारे म्हणजे रोजगार आहे पण ते प्रतेकाचे matching नाही होते णा त्या गोष्टी आणि मुळात म्हणजे आता त्या मूळे काय झाल आहे माहिती आहे बऱ्या पैकी लोकांचे अस मत आहे की मग शिकून काय फायदा आहे जर शिकून जर तुम्हाला दहा हजारचीच नोकरी कऱ्याची आहे तर नशिकता सुद्धा तेवड्याची नोकरी मिडतेच की हो अग ती आमची बाई आहे णा काम वाली माझी जी माझे भांडे घासते ती कमीत कामी सतरा ते अठरा हजार कमावते ती जवड जवड पाच ते सात ठिकाणी ती स्वयंपाक करते स्वयंपाक करते तीन चार ठिकाणी ती भांडी घासते बस झाल तिला एक एक आणि शिवाय वेळेनुसार अस वेळेच बंधन नाही आहे किवा अस नाही आहे की येवडया वेळेत येवड काम झालच पाहिजे किवा काय हा आणि SUITABLE तिच्या टाइमनुसार ती घरातल सगड करून येऊ शकते एखदया दिवसी उसीर झाल एखदया दिवसी लाटे झाल तरी तिला अस काही नाही बाई तु तुझ काम कर आणि जा

नाही नाही असं मग अस काही होतच नाही आणि तसं पण आता बगायला गेल तर बऱ्या पैकी किती तरी लोकांचे. विषय असे असतात की म्हणजे आता LAST TIME एक न्यूज आली होती की बाबा पोस्ट ग्रॅजुएटवाला त्याची चहाची टपरी आहे. तो चहाच्या टपरीवर ती बसहा धूवयाच काम करतो.